आणि ते दुचाकी गाडीचं दुकान आहे त्यात पार्ट करून ठेवलेले आहेत आपल्याला कुठला पाहिजेल ते घेऊन यायच आणि पेट्रोल डी डिझेलचे पण आहे तिथ.

कडेने कठाडे आहे आणि त्याचा पोहण्याचा आनंद घेत्यात मुलं छान दिसतंय म्हजे.

हा मुसलमानाचा दर्गा आहे इथ मुसलमानाची लोक नमास पडाया येत्यात आणि झाडी खोडा आहे पाठीमाग आहे आणि छान सुंदर दिसतय.

खूप सुंदर दिसतय छान कार्यालय म्हणाय पाहिजे होत.